आण जसं की आपलं आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणजे व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी पण शिक्षण हे आपल्याला मदत करते तसंच की प्रत्येकच्या आयुष्यात शिक्षणाची म्हणजे खूप मोठी भूमिका आहे हे सांग म्हणजे मला असं सांगू वाटत की अं म्हणजे शिक्षण आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक यंत्र म्हणून च आपण अं म्हणजे पकडलं तर काही हरकत नाही जसं की आता आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षणाचा महत्व खूप आहे सगळ्यांना च माहित आहे आण म्हणजे शिक्षण हे आपल्याला म्हणजे खूप म्हत्वाचं आहे तर म्हणजे ते आपल्याला सगळ्याला म्हणजे आयुष्यात आपल्याला सगळ्या हेच्यात म्हणजे कशात पण एक मोठी भूमिका ठरते म्हणून सांगते

पहिले आपण प्राथमिकामध्ये असतो मग माध्यमिक मग नंतर उचमध्यमिक हे सगळ्यांना च माहित असेल जे जे शिकलेले असेल जसं की शिक्षण आपल्या उज्वल भविष्यासाठी पण अवयश्यक आहे जसं की आपलं भविष्य ते आपल्याला पुढ उजवल करण्यासाठी शिक्षण हे तुम्हाला माहित असेल की खूप

तर शिक्षणासाठी जसं सावित्रीबाईंनी मुलींचे शिक्षणासाठी किती जीव तोडून हे केलं त्यांच्यावर ते म्हणले की मुलींना शिकून द्यायचं तर त्यांच्यावर शेण गेले जसं की त्यांना दगड पण मारण्यात गेले पण ते काही मागल्या हट्टल्या नाही त्यांनी मुलींचे शिक्षणासाठी इतके प्रयत्न केले तर मग मुलींना पण शिकून द्यायला पाहिजे आता कुठे कुठे खेड्या गावात ते म्हणजे पहिल्या काळात मुलींना शिकून दिले जातं न्हवत

जसं की आता खेडयगावत म्हणजे अं प्राथमिक पर्यंत शाळा असती मग अं म्हणजे माध्यमिक उमाध्यमिक उचमाध्यमिक असं शिकण्यासाठी आपल्याला दुसऱ्या त्यांना गावाला जावा लागत

का bus मध्ये कसे जायचं कसं म्हणजे भीती वाटायची पण असं तसं आता तसं काही नाहीये मुलींना पण खूप योजना अं निघालेल्या आहेत आता मुलींना तर अं म्हणजे पहिले सायकल भेटली म्हणजे शिक्षणात त्या आता तर Dress पण भेटतात खेड्या गावात मुलींना मुलांना पण सोबतच ते जेवायला आण म्हणजे पैसे पण दिले जातात त्यांना म्हणजे असं अं वर्षाचे शिष्यवृत्ती पण भेटती म्हणजे मुलींना पण भेटती आण त्यांना कपडे शाळेचा uniform आणि असं अ~ म्हणजे school bus पण कुठ कुठ free असतात म्हणजे ते पण शिक्षणासाठी म्हणजे त्यांनी सरकारने एवढी योजना अ~ हे केलेली आहे म्हणजे तर आपण ते योजनेचा फायदा हेच का उचललाच पाहिजे आपण शिकलच पाहिजे जसं की आता आपण म्हणजे दहावीपर्यंत शिकलो तर मग चांगली तेव्हा पण आपण चांगली एखाद job करू शकतो

जस आता बारावी झाल्यावर पण आपण म्हणजे नंतर आपलं काय त्याची SCIENCE असतील तर ते BSC करतात आणि जे COMMMERCE आहेत ते M.Com bcom रतात जे ART वाले आहेत ते BAMBA असं करतात मग त्यांना पण त्यांची म्हणजे ज्याची ज्याची इचछा शिकण्यात आहे तर ते अं त्यांनी करायला पाहिजे म्हणजे ते येऊन पण आपण म्हणजे आपलं career ठरवू शकतो जे आता म्हणजे science वाले तर ते म्हणजे अस doctor बनतात आणि pythalogy जसं nurses वगैरे असे course करतात त्यांना पण खूप चांगला आहे जसं की आता commerce वाले ते commerece मध्ये म्हणजे bank त आणि असं company पण त्यांना job लागती आणि जसं की ca ते पण ते पण course करू शकतात

ते पण आहे पहिले होता आता म्हणजे ते त्याला एवढं हे नाही करत जसं की आता polytechnic college मध्ये पण आहे ते आपण engineer वेगवेगळ engineer असतात ते पण आपण करू शकतो जसं की आता fashion designing झालं तर ते पण मुलींना खूप आवडतं ते पण त्याच्यात पण खूप आपले लोक म्हणजे त्यांना नुसार ते आपले करिअर त्याच्यात करू शकतात तसेच की fashion designing मध्ये पण खूप चांगला आहे तसेच की आपण आता BAMBA ते पण करून आपण म्हणजे आपल पुढच आपलं आयुष्य हे उज्वल करू शकतो तसंच की अं आता मी आता सांगत होते की आपण पहिल्या अं म्हणजे खेड्या गावातल्या मुला मुलींना म्हणजे खूप जाण्या येण्याचं त्रास होत तर खूप म्हणजे शिक्षणाचं असं त्यांनी त्यांच्या मनावर घेऊन खूप विद्यार्थी असं पाई चालत जायचे चिखला चालत जायचे पाण्या पावसात पण पाण्या पावसाचा पण चालत जायचे उन्हात एवढं पण ते काही बघत नव्हते पण त्यांना शिक्षण हे खूप महत्त्वाचं होतं

main म्हणजे पैशासाठी तर आता शिक्षणाला पैश्याच पण एवढं काही हे नसतं पण आता जर आपल्याला मोठे मोठे पदवी हे करायचे आहेत जर मोठे मोठ course करायचे आहे तर त्यांना पैसे त्या लागतातच पण त्याच्यात पण त्यांना खूप म्हणजे अं ते हे स्पर्धा परीक्षेत आणि त्यांना असेही करून म्हणजे त्याला पण आपण हे करू शकतो आता काही काही ना म्हणजे शिक्षणाची ती आवड असते की ते

खर्च त्याच्यावर अवलंबून हे करतात ते आई-वडिलांवर पण अवलंबून नाही राहत तर म्हणजे त्यांचा स्वतःचा तरी तेवढं करता त्यांना आपल्या शिक्षण पुढं हे करता जसा कि आता मोठे मोठे शिक्षणाला म्हणजे विद्यार्थी पुण्याला जातात मुंबईला नाशिकला तिकडे शिक्षणासाठी जातात तिकडे पण त्यांना room चं भाडं ते जास्त द्यावा लागतं जसं की आता की अं म्हणजे कोरोना निघल्यापासून आता online शिक्षण पण खूप सुरू झालेला आहे की जसा आता mobile वर पण आपण online शिक्षण आपलं पूर्ण करू शकतो जसं की आता meeting घेतल्या जातात म्हणजे त्याच्यात आपल्याला शिकवलं जातं म्हणजे कोरोना मध्ये पहिले college अन शाळा म्हणजे उघडत न्हवते आता बंद होते

म्हणजे खूप जण online करतात खूप जनता आपलं job पण online करतात आता मी कोरोना त्याच्यात बघितलं होतं की म्हणजे जे काही tuition वगैरे होते sir लोक होते तर ते लोक घरी बसूनच आपल्याला laptop वरूनच विद्यार्थ्यांना online शिकवायचे समजून सांगायचे कारण की जर आपल्याला म्हणजे समजून सांगितलं नाही काही कळालं नाही एखाद्या धडा वगैरे काही पण असलं जसं की आता commerce झालं तर म्हणजे आपल्याला math कळत नाही account च जास्त कळत नाही तर मग ते त्यांची meeting घेतली जातं होती group तर हे पण online शिक्षण झालं तर हे पण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं होतं जसं की आता आपण online शिक्षणामध्ये त्याच्यात आपण आपल्या लेकरांना पण online न हे म्हणजे छोट्या छोट्या लेकरांना पण online च शिक्षण दिल्या जात होतं

खूप चंगल सरकारनी योजना योजली होती कारण की आता करोनाच्या काळात कोणीच बाहेर निघत नव्हतं मग आपलं घरी बसल्याबसल्या म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावा नाही म्हणून त्यांना online अं classes त्यांचे घेतल्या जात होते

त्याच्यात पण म्हणजे खूप सोपं होत ते अन ते विध्यार्थ्यांनसाठी जसं की आता दहावी बारावी साठी तर खूप चांगलं होतं online म्हणजे offline पण चांगला आहे पण म्हणजे तेवढेच येण्याजाण्याचा पण आपला time वाचतो कोणा~ कोणाकडून को~ कोरोनाच्या काळात खूप जण म्हणजे जे काही लांब राहतात college च्या त्याच्या म्हणजे त्यांना यायला जमत नव्हतं जसं की गाडी bus वगैरे सगळं बंद झालतं त्यांना online त्यांच्यासाठी खूप चांगलं होतं त्यांचं वर्ष पण वाया गेलं नाही मग हे सरकारने खूप चांगलं असं म्हणजे online च हे केलं होतं तसंच आपल्या अं म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या जीवनात अं म्हणजे एक हे शिक्षण हे एक यंत्रा सारखं च आहे असं मी तर पहिलेच म्हणले होते तुम्हाला आपण त्या यंत्राचा उपयोग केलाच पाहिजे आपल्या आयुष्यासाठी पण आपल्या जीवनासाठी आणि ते खूप महत्त्वाचा आहे शिक्षण हे म्हणजे की आता जसं म्हणलं की आपण वेगवेगळ्या course करून त्याच्यात आपण JOB करू शकतो आपलं घर जगू शकतो जसं आता म्हणजे अं आपण अं आता कोणी business करत ते business याच्याहून पण आपलं ते घर धकावतात म्हणजे अं त्याच्या लेकरा बाळांना पण शिकवतात जसं की आपण आता लेकरांना अं पण सांगतो की एवढ्या लहानपणी च आपण म्हणजे पाहिलंच्या तर म्हणजे खूप मोठं झल्यावर सात आठ वर्षाचं झल्यावर कधी अं विद्यार्थी शाळेत जात होता पण आता तर तीन चार वर्षाचं मुलगा झाला की लगेच शाळेत टाकून दिला जातो त्यांना आता त english school पहिल्या अं म्हणजे पहिल्याच्या काळात असं काहीच न्हवत म्हणजे घरी शाळा होती मग तिथंच शिक्षण लोकं त्यासाठी मोठे मोठे शाळा college जास्त काही जास्त नव्हतं आणि तर मग असलं तर खूप लांब जावा लागेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीतर मग मुंबई side ला तिकडे असं

अं भविष्य उज्वल व्हावा म्हणून ते त्यांना चांगले शाळेत शिक्षण देतात अन english school मध्ये त्यांना टाकलं जातं इंग्लिश school मध्ये पण त्यांना वेगवेगळे असा म्हणजे टाकल्या जातात जसं की playgroup म्हणजे खेळण्यासाठी एक वर्ष लेकरांच असं तिकडे त्यांना शिक्षण दिले जातात ते शिक्षण आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे आणि ते आपण म्हणजे जसं की ते आता यंत्र सारखाच आहे तर ते यंत्र आपण use केलं पाहिजे आणि म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनी शिक्षण केलंच पाहिजे कारण की आता तुम्ही पाहिलं तर शिकलेले नसतात त्यांना कसं लोकं हे करतात

सगळेच आता बघतात की म्हणजे मुलगा काय job करतो काय काही नाही करत ते पण बघू ना म्हणजे लोक हे शिक्षण बघूनच म्हणजे आपल्या मुलीचे भविष्य हे करतात तर असं मला असं वाटतं की सगळ्यांनी शिक्षण म्हणजे सगळ्यांना महत्त्वाचं आहे शिक्षणामध्ये पण आपण वेगवेगळे आपले प्रकार आहेत जसं की कोणा कोणाला da~dance मध्ये आवड आहे तर ते dance classes ते करू शकतात ते पण त्यांच्यासाठी एक शिक्षण झालं जसं की आता आपल्याला पण शाळेत dance अन हे पण शिकवले जातात जसं की आता क्रिकेट आहे तर त्यांचे म्हणजे क्रिकेटचे पण पूर्ण पुढ तयारी करतात ते पण त्यांच्यासाठी एक शिक्षणात झालं जसं की आता dance म्हणलं मध्येय म्हणलं जर आपल्याला आवड आहे आपण दहावी बारावीनंतर आपण आपल्या dance मध्ये पण आपलं career करू शकतो तर ते पण खूप चांगला आहे जसं की आपल्याला एखांद खेळ आवडतं तर जसं ते पण आपण dance म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण पूर्ण करू शकतो जसं की आता आपल्याला काही पण करायचं तर मग कुठे येण्या जाण्याचा पण आपल्या आपण जर शिकलेला असलो आपण विदेशात दुसरीकडे कुठे पण जाऊ शकतो आपल्याला माहित असते कारण की आज कल लोक काम म्हणून असे सगळं करून खूप लूट मारीत काम चालू आहे कुठे नेलं कुठं काय आपल्याला काहीच कळणार नाही मग आपलं तेवढं शिक्षण व्हायलाच पाहिजे की आपल्याला की कळण आपण कुठे चाललो आपल्याला वाचता लिहायला आलं पाहिजे आता आपण कुठं तर खेडेगावामध्ये वगैरे गेलं तर मग जे शिकलेले नसतात त्यांना असं काहीच वाचता येत नाही काही लिहिता पण येत नाही तर मग आज काल तर तसं काही नाही आजकाल खेड्या गावात पण खूप शिकलेले असतात

नको ग apple apple वगैरे iphone वगैरे राहू दे सगळं ते नको येत मला फक्त budget मध्ये सांग पंधरा पर्यंत पंधरा सतरा आठरा पर्यंत

अग तेच तर झाले ना माझा मुळे आता college वगैरे सगळं झालं मग आता कसं फोन घ्यायचं म्हणजे कसं friends वगैरे आहेत ना मित्र-मैत्रिणी त्यांच्यासोबत त्यांच्या सगळ्या त्यांच्यासोबत त्यांच्यासगळयाच्या त्यांच्या त्या

आणि कुठे बाहेर गेले ना तर माझे खूप वांदे होतात अगं हा मग कुठे आता समज आता बाहेर वगैरे गेलं की आपण late वगैरे झालं माझ्याकडे phone च नाहीये मग मी बाहेर कुठे गेले ना की घरचे राहतात काळजी करत की पोरगी कुठे गेलीये कुठे आहे कधी येणार

ते smart phone

अरे मला तेच ना आधी माझ्या मैत्रिणींना वगैरे विचारल ना की सगळ्यांकडे वेगवेगळे आहेत काय सगळ्यांकडे भरपूर चांगले चांगले तुमच्या सारखं आहे तसंच घेणं गरजेचं आहे का तर म्हणतात घे आता कारण कसं जग पुढे चालले ना हा म्हणतात अगं smartphone घेतलास तर मग कस आपण कधीतरी videocall करू video call करू शिकतो फोन करणार फक्त

तर म्हटलं मग कधी तरी असं तुझ्या शाळेतून कधीतरी video call तुझी शाळा मला दाखव माझी शाळा तुला दाखवेण college दाखव मला पण पटलं ते की बाबा आपण घ्यायला पाहिजे म्हणून मग म्हटलं घेऊयात आणि त्यांना हा

हो घरी tv पण नाही म्हणून म्हणलं

मी आत्ता अग त्यांना मी म्हटलं ना बरं मी घेते phone म्हणून त्यांनी माझ्या मागेच लागलेत लवकर घे लवकर घे लवकर घे मग आम्ही मग whatsapp group मध्ये add करतो

म्हणलं थांबा जरा माझ्या budget बघू देत मला आणि mobile असं म्हणजे हेच करतात cash च द्यावी लागेल किंवा मग ते आपण कसं tv वगैरे कसं हप्त्यावर

म्हणजे जर समजा हप्ता बघ संपायच्या आधी

बहिणीला time भेटत नाही ग तिला विचारत बसायला असलं बहिणीला किंवा तिच्या नवऱ्याला ते दोघ ना

मला एक घ्या मोबाईल सांग ना मला एखादातरी oppo चा oppo च काय तरी camera camera ची speciality ये ना

नाही vivo माझ्या काका कडे ग vivo तर म्हणून मला ना तो आवडला होता मला काका बोलतात हा peace जुना होत आला

मग मला कधी कधी नाअसं होतं की ही नाव जरा अशी मला ना जरा कमी वाटतात oppo आणि vivo अशी पण नावावर काय ना आपण पैसे भरणार आहोत त्यामुळे एवढे पैसे भरणार तर चांगली वस्तू घ्यायला हवी हे चांगलं असतं

तुला time असेल ना तेव्हा मला सांग मग आपण दोघी जाऊया तिथे आधी माहिती काढून येऊया आधी घेऊया नको आधी फक्त माहिती काढून येऊ या आणि बघूया कोणता चांगला वाटतोय तो

बहिणींचा भाऊजी चा अगं खरं तर हा कसं झालं की भाऊजींच phone तो पण आता net on केलं ना ग चालू केलं

पण तू जर net चालू केलं ना तर मग ते असं नाटकी सुरु करणार मला कसं battery backup चांगला पाहिजे परत storage चांगला पाहिजे

हा मग माझे photo चांगले आले पाहिजे त्या phone वरून हा ना मी कसं phone घेतला तर मग मला कसं हे पाहिजे म्हणजे camera चांगला पाहिजे बरेचदा आता मी मैत्रिणी

आणि जसं ते ram वगैरे हा ते पण आहे आणि त्याचे features वगैरे असेच होतं माझं मग मी गेले ना तिथे आणि मग मला mobile दिसले मला जो पहिला दाखवतील ना तोच फोन मी म्हणेल हा हा चांगलाय दुसरा दाखवला तर मी परत म्हणेल हा हा चांगला

माझ्या काकांना ना अगं काकांकडे म्हणजे तो vivo चा फोन आहे ना तो एकदम हलका आहे म्हणजे cover वगैरे नाही टाकला त्याला खूप हलका आहे मग मी तो वापरते ना कधी कधी काकांकडून घेते मग मला तो लय आवडतो म्हणजे काकांना तर सारखे म्हणते काका हा फोन म्हणून मला तो आता घ्यायचा घ्यायला निघाले ना तर मला तो vivo च दिसतोय सारखा सारखा कारण दुसरा फोन कधी हातात नाही आला ना हा ते बरे पडतात ग नाहीतर ते जड फोन आहे ना मग खूप बेकार वाटतात मध्ये काकांनी घेतला होता एक फोन पण तो लय जड होता अगं जड म्हणजे मला तो जड वाटायला लागला ना मग मी काकांना

अरे नाय यार ते काय येना माझ कसं झालंय आपण एवढे पैसे भरणारे ना तर तो चांगला तर आता मी पंधरा हजार पर्यंत बोलते म्हटल्यावर तो पंधरा चा ना आता जरा सहा सात वर्षे तरी व्यवस्थित

म्हणजे तो खूप हलका आहे ना मग मी आरामात अशी पकडायचे अशी आणि आरामात पकडला ना की मग तो कधीकधी हलका असल्यामुळे पटकन तुटला की मग तो झाला गेला पडला की फुटला display उडतो ना कधी कधी त्यांच्या फोनचा मी अर्धा display घालवला होता पाडून पाडून म्हणजे हळूहळू जात होता हळूहळू मग शेवटी नंतर मग ते display काय सरळ झालाच नाय म्हणजे चिडले काका म्हणलं काकांना काका हा फोन टाकू नका हाच फोन वापरा मग काय आता मग म्हणतात काय वापरू ह्याच्यात तू तर सगळं ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं फोडून टाकलं नाही एकदा फोन बिघडला की मग बिघडला मग तो दुरुस्त करून फायदाच नाही सारखं ते जेवढे पैसे mobile घेताना घालवलेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे दुरुस्त करायला नाही तसं नकोय अजिबात कारण कसं एकदा फोन घेतला एक तर दिवसभर येवढे पैसे टाकून किती व्यवस्थित टिकवली म्हणजे वस्तू टिकवली तरच टिकते मान्य मला

माझं कसं मला जास्त म्हणजे असं जसं you tube किंवा मग ते tik tok त्याच्यावर राहायला जास्त आवडत नाही मग मी काय घेऊन घेऊन घेणार game घेणार मग मी game घेतलं की मला battery चांगली पाहिजे म्हणजे charging झाली पाहिजे

मला price बीज काय नाही माहित ग कोणाच्या मला फक्त नाव ऐकल्या ऐकल्या सारखी जे जर तिला बहिणीला बोलले जेव्हा ती नाव आम्ही बोलता बोलता ती बर आणि हे narzo काय ये narzo

हा ग ते तेवढी नावे बघितले नसेल पण nokia नको बाबा आता आता तर तो जास्त कारण जुने फोन होते ना त्याच्यात काय बिघडलं बिघडलं ना तर

हम्म अगं माझ्या तर आता माझंच घे माझ्या भाऊजींनी जो हातात दिलाय ना तात्पुरता आता तो काहीतरी त्याचं नाव पण नाही हा मग ती ज्यावेळेस on होता आता हे एक झाले ना आपण switch off केला ना होतो ना फोन त्याच्यानंतर उघडतो ना फोन तेव्हा तिथे sell फोन यायचे sell फोन म्हणून नाव यायचं म्हटलं हे फक्त नुसतं नावापुरता फोन आहे हा म्हणजे खूप आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं नाही ग त्याच्यासाठी मला तो विकावा लागेल नाय खरं i फोन आणि apple च ऐकून ए मी की खूप महाग खूप महाग असतात ते फक्त जे श्रीमंत लोक

त्या i फोन मध्ये i फोन मध्ये असतात नाय मी काय म्हणते माहिती ही लोक एवढे एवढे मोठे मोठे फोन घेतात म्हणजे काय करायचे आपल साध oppo vivo जरी घेतलं तरी त्याच्यातून call च करायचंय ना

आधी सगळं विचारूया फोनची माहिती सगळं फोन हा तेच घेऊ बरोबर ना बरोबरच काय एकेक सगळं सगळं घेऊ फक्त त्याची माहिती घेऊ एका एका part ची आणि मग बर मी फोन घेईल आणि थोड्या दिवसांनी त्याला त्याला repair ला टाकेल कारण माझ्या बहिणीच्या बहिणीचा दिरेना त्याने फोन घेतला होता तर त्यात ये ना असं झालंय

तेच त्यादिवशी बोलत होतो आम्ही की घेतल्यावर अजून वर्ष पण नाही महिने झाले असतील महिने पण किती चार महिने किंवा चार महिने झाले आणि लगेच आवाजाच तर मग मला असं झालं की नाय आधी कोणाला तरी विचारते आणि मग कोणता चांगला आहे आणि कमी कमी prize मध्ये जरी करून देणार असेल ना तरी

ते माझ्या मागे लागलेत चांगला फोन घे घे म्हणलं घेते मी घेते म्हटलं की मग त्यांचं चालू होतं घेते तर कधी घेतेस घे लवकर

घेतलास का ग फोन कधी घेणारे हे विचारतात आधी पहिल्यांदा फोन घे आणि आम्हाला नंबर दे